हे जे चित्र मला दिसत आहे ते चित्र ग्रोसरी स्टोरचे आहे ज्यामध्ये प्राईज वगैरे जे आहे ते वन सेवंटी फाईव रुपीज टू सिक्स्टी टू एटी थ्री ट्वेंटी फाईव फॉर फाईव के_जी अशे लिहिलेले आहे.